डिझेल आणि पेट्रोल आशे दोन प्रकारचे इथे अ पेट्रोल पंपा वरती दिसताय आणि डिझेलच इथे गर्दि नाही ए पण पेट्रोलचा इथे मात्र फार गर्दी दिसते--

एका ठिकाणाचा हा फोटो दिसतोय याच्या मध्ये हे दिसून येत आहे की अह हिरवी हिरवीगार झाडं आहेत इथं हिरवी-हिरवी काही पानं दिसत आहेत फुलं दिसत आहेत आणि त्याच्या बाजूलाच नदीला पाणी आलेला --

अह एका ठिकाणावरून पानी नदी आहे. नदीतून पानी वाहत जाताना दिसतय आणि नदी इतकी स्वच्छ आहे की नदीच्या आतमधली जे काही दगड माती असेल ती स्पष्ठ पणे दिसत आहे.

रेल्वे स्टेशन चा हा फोटो आहे. रेल्वे स्टेशन च्या बाजूनी मालगाडी येताना दिसती आहे आणि त्याच्या बाजूला अस काही लाल गाडी आहे. एक मालगाडी आहे आणि काही प्रवासी थांबलेले आहेत.